सी एंड C मधील अरिथमेटिक ऑपरेटर्स च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात शिकणार आहोत अरिथमेटिक ऑपरेटर्स जसे की बेरीज उदाहरणार्थ ab
वाजाबाकी उदाहरणार्थ a बी
भागाकार उदाहरणार्थ aबी
गुणाकार उदाहरणार्थ ab
भाजक उदाहरणार्थ ab
ह्यासाठी आपण उबुंटू 1110 ऑपरेटिंग सिस्टीम उबुंटु मध्ये जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरणार आहोत
सी प्रोग्राम मध्ये अरिथमेटिक ऑपरेशन्स कशी करतात ते पाहू
मी आधीच प्रोग्राम लिहिला आहे
मी एडिटर उघडून कोड समजावते
हा अरिथमेटिक ऑपरेटर्स वरील सी प्रोग्राम आहे
पहिल्या दोन स्टेटमेंटस मध्ये व्हेरिएबल्स घोषित आणि व्याख्यात केली आहेत
पुढील दोन स्टेटमेंटस मध्ये आ ला 5 ही व्हॅल्यू आणि बी ला 2 ही व्हॅल्यू दिली आहे
एडिशन ऑपरेटर कसे कार्य करते ते पाहू
आ आणि बी ची बेरीज cमध्ये संचित होईल
प्रिंटफ स्टेटमेंट स्क्रीनवर आ आणि बी यांची बेरीज दाखवेल
डॉट 2एफ मुळे दशांश चिन्हानंतर दोन आकडे दाखवले जातील
पुढील स्टेटमेंट मध्ये आ आणि बी चा गुणाकार सी मध्ये संचित होईल
प्रिंटफ स्टेटमेंट स्क्रीनवर आ आणि बी यांचा गुणाकार दाखवेल
हे दोन्ही ऑपरेटर्स कसे कार्य करतात ते पाहू
पुढील ओळींना कमेंट करू
टाईप करा सेव्ह करा
ही फाईल एक्सटेन्शन c ने सेव्ह करा
आपण arithmeticसी नावाने फाईल सेव्ह केली आहे
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रित दाबा
कोड संकलित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा जीसीसी स्पेस अरिथमेटिक डॉट सी स्पेस माइनस ओ स्पेस अरिथ एंटर दाबा
कोड कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा arith एंटर दाबा
स्क्रीनवर आऊटपुट दाखवले जाईल
आपल्याला दिसेल सुम ओएफ 5 एंड 2 इस 700 आणि प्रोडक्ट ओएफ 5एंड 2 इस 1000 तुम्ही सबट्रॅक्शन ऑपरेटर वापरून बघा
एडिशन ऑपरेटर च्या जागी सबट्रॅक्शन ऑपरेटर वापरा
तीन हे उत्तर मिळेल
प्रोग्रॅमवर जाऊ आणि शेवटची स्टेटमेंट्स पाहू
भागाकाराचा कोड समजून घेऊ
येथील आणि येथील मल्टी लाईन कमेंट्स काढून टाका आ भागिले बी ची इंटिजर डिव्हिजन वॅल्यू सी मध्ये संचित होईल
इंटिजर डिव्हिजन मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकला जातो हे लक्षात घ्या
प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये भागाकाराचे उत्तर स्क्रीनवर दिसेल
ह्या स्टेटमेंटमध्ये रियल डिव्हिजन दाखविणार आहोत
येथे एखादी संख्या फ्लोट म्हणून कास्ट करणे आवश्यक आहे
आ हे type कास्ट व्हेरिएबल म्हणून टाईप केले
एका कृतीसाठी आ हे फ्लोट व्हॅरिबल म्हणून कार्य करेल
प्रिंटफ स्टेटमेंट ह्या रियल डिव्हिजन चे आउटपुट स्क्रीनवर दाखवेल
रिटर्न 0 आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट टाईप करा
सेव्ह करा
कोड संकलित व कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
संकलित करण्यासाठी टाईप करा जीसीसी स्पेस अरिथमेटिक डॉट सी माइनस ओ स्पेस अरिथ
एंटर दाबा
कोड कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा arith एंटर दाबा
आऊटपुट स्क्रीनवर दिसेल
एडिशन आणि मल्टीप्लिकेशन ऑपरेटर्स ची आधीची आऊटपुट दिसतील
आपल्याकडे 5 बाय 2 इस 2 इंटिजर डिवीजन आहे
इंटिजर डिव्हिजन मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकलेला आहे
पुढे दिसेल रियल डिव्हिजन ओएफ 5 बाय 2 इस 250
रियल डिव्हिजन मध्ये रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे
रिझल्ट मिळवण्यासाठी type कास्टिंग चा वापर केला
समजा हाच प्रोग्रॅम C मध्ये लिहायचा आहे
हाच कोड C मध्ये वापरू शकतो का ते पाहू
चला बघूया
एडिटरवर जाऊ या
हा C चा कोड आहे
सी फाइल हेडर पेक्षा येथील हेडर वेगळा असल्याचे दिसेल
नेमस्पेस देखील वापरले आहे
पहा C मधील आउटपुट स्टेट्मेंट हे काउट आहे
हे काही फरक सोडल्यास दोन कोड्स सारखेच आहेत
सेव्ह करा
ही फाईल एक्सटेन्शन cpp ने सेव्ह केल्याची खात्री करा
आपण ही फाईल arithmeticसीपीपी ह्या नावाने सेव्ह केली आहे कोड कार्यान्वित करू आणि रिझल्ट पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा g स्पेस अरिथमेटिक डॉट सीपीपी स्पेस माइनस ओ स्पेस अरिथ एंटर दाबा
कोड कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा अरिथ एंटर दाबा
येथे आऊटपुट दिसेल
सी प्रोग्राम प्रमाणेच रिझल्ट मिळाला आहे
फरक फक्त उत्तरांच्या दशांश स्थळांमध्ये आहे
ट्युटोरियलबद्दल थोडक्यात आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स बद्दल शिकलो
Assignment मॉड्युलस ऑपरेटर चा वापर करून प्रोग्रॅम लिहा
मॉड्युलस ऑपरेटर आपल्याला भागाकाराची बाकी देते उदाहरणार्थ सी a बी 1 हे उत्तर मिळाले पाहिजे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे